अशोक शेतावरून घरी परतला
त्याने ताप आल्याचे व अंग दुखत असल्याचे सांगितले
त्याची पत्नी अनिताला त्याच्या हाता पायांवर फोड आल्याचे दिसले
ती घाबरली
तिच्या पतीवर देवीचा कोप झाला आहे असे म्हणू लागली
तिने मुलांना ताबडतोब घराबाहेर जाण्यास सांगितले
आई आणि मुले यांनी घराबाहेर येऊन दरवाजा बंद केला
त्याचवेळी गावातल्या दवाखान्यातील डॉक्टर त्यांच्या घराजवळून जात असताना ते अनिताला अभिवादन करतात
अनिता व मुले यांचे घाबरलेले चेहरे पाहून त्यांनी त्याबद्दल चौकशी केली
पतीवर देवीचा कोप झाल्याचे ती डॉक्टरांना सांगते
डॉक्टर तिच्या पतीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात
परंतु अनिता तिच्या पतिला भेटू नये असे सांगून नकार देते
तिच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टर घरात जातात
त्यांच्या मागोमाग अनिताही डळमळीत आत जाते
डॉक्टर अशोकला तपासतात आणि त्याला कांजिण्या झाल्याचे सांगतात
परंतुत्या दोघांना कांजिण्याबद्दल काहीच माहिती नव्हती
ते प्रश्नार्थक नजरेने डॉक्टरांकडे पहात होते
डिजिटल डिव्हाइड चे अंतर भरून काढणार्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये स्वागत
येथे आपण कांजिण्या त्याची लक्षणे कारणे त्यावेळी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेणार आहोत
प्रथम कांजिण्या म्हणजे काय ते पाहू
कांजिण्या म्हणजे विषाणूंचा संसर्ग ज्यामधे व्यक्तीच्या शरीरावर खाज येणारे फोड येतात
कांजिण्यांची लस रोगाला प्रतिबंध करण्याचे चांगले कार्य करते
काही व्यक्तींना लस घेऊन देखील कांजिण्या होतात
परंतु त्याची तीव्रता कमी असते
सामान्यतः कांजिण्या सौम्य असून त्या जीवघेण्या नसतात
परंतु काही वेळा त्या गंभीर असू शकतात आणि हॉस्पिटलमधे भरती करावे लागते किंवा त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो
कांजिण्यांचा परिणाम ह्यांच्यावर होऊ शकतो गर्भवती महिला नवजात बालके मुले आणि प्रौढ व्यक्ती प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती
एकदा कांजिण्या होऊन गेल्यावर शक्यतो ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा होत नाही
जर एखाद्या व्यक्तीला दुस यांदा कांजिण्या झाल्यास त्याला शिंगल्स असे म्हणतात
आता कांजिण्याची काही लक्षणे पाहू
दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणे
त्वचा लाल गरम आणि दुखरी असणे
घरगुती उपायांनी बरी न होणारी तीव्र खाज असणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पुरळ राहणे
आता कांजिण्यांचा कालावधी व संसर्गाबद्दल जाणून घेऊ
कांजिण्यांचे फोड 3ते 5 दिवसात तयार होतात आणि 7 ते 10 दिवसात त्यांना खपली धरते
कांजिण्या झाल्यावर 1 ते 2 दिवसात संसर्गजन्य होतात
आणि सर्व फोडांना खपली धरेपर्यंत संसर्गजन्यच राहतात
हा अतीशय संसर्गजन्य रोग असून एकापासून दुस याला त्याची सहज लागण होते
आता कांजिण्या होण्याची कारणे पाहू
यामुळे कांजिण्या होऊ शकतात कांजिण्यांच्या फोडातील द्रवाला स्पर्श केल्यास किंवा रोग्याला सर्दी खोकला असल्यास ती तुमच्या संपर्कात आल्यास धोका अधिक असतो जर तुम्हाला पूर्वी कधीही कांजिण्या झालेल्या नसतील तर आणि जर तुम्ही कांजिण्यांची लस घेतलेली नसेल
आता कांजिण्यावर काय करावे ते पाहू
शरीरावरील फोड डास किंवा कीटकांनी चावल्यामुळे आहेत का ह्या कांजिण्या आहेत याची डॉक्टरांकडून खात्री करून घ्या
शक्यतो घरी शिजवलेले हलके अन्न घ्या
पहिले काही दिवस दर 3 ते 4 तासांनी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा
आंघोळीच्या पाण्यात कडूनिंबाची पाने टाका
त्यामुळे खाज कमी होते
आंघोळ झाल्यावर अंग कोरडे करण्यासाठी ते टिपा
शहाळे बार्ली जव किंवा ज्यामुळे थंडावा मिळेल असे भरपूर पाणी प्या
संसर्ग टाळण्यासाठी रोग्याचे कपडे वेगळे धुवा
जर तुम्हाला कांजिण्या झालेल्या नसतील किंवा तुम्ही लस घेतलेली नसेल तर ती अवश्य घ्या
कांजिण्या झाल्यावर काय करू नये हे पाहू
लाल खाजणारे फोड खाजवणे टाळा
ह्यामुळे विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो आणि व्रण येऊ शकतात
इतर लोकांशी संपर्क टाळा
कारण त्यांना ह्याचा संसर्ग होऊ शकतो
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
लक्षात ठेवा वैद्यकीय मदत मिळवणे नेहमीच उपयुक्त ठरते
सुरक्षित रहा
सहभागाबद्दल धन्यवाद
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
160सहभागासाठी धन्यवाद